ह दूर दूर से लोक --

अलग अलग कलर के कुछ बॉक्स है।

वहां पे एक कलर देईले थोड़ा से कलर है दरवाजे है।